तिथ अ समोरच्याला एंट्रेन्स आहे हा अशी तरी बॉक्स ऑफिस म्हणून लिहलेल आहे तिथे एक टायगर मूवी चा पोस्टर लावलेला आहे.

गार्डन सारख गार्डन आहे तिथे एक छोटी मिनी बस आहे अह ती रंगीबेरंगी अह मिनी बस आहे अह लाइट चे खांब आहे काही पर्सन्स आहे काही पर्सन्स आहे.

इथे एक अह नदी नदी दिसतिये अह साइड ला अह वाळू वगैरे वरती पुल आहे साइड ला अह हिरवळ आहे झाडे वगैरे आहे.

एक अह हॉटेल आहे. तिथे खूप सारे चेअरस आहेत टेबल्स ला अह टेबल आहे. खूप सार्‍या प्लेट्स अह खूप सार्‍या प्लेट्स ठेवलेल्या आहेत तिथे त्या दोन खिडक्या आहे.